काही नाही गं मी पण निवांतच होते. म्हंटल तुला कॉल करावं बरेच दिवस झाले ना तुला कॉल नाही झालेला त्याच्यामुळं. कुठं होतीस एवढ्या दिवस अगं?

अगं गावाला गेले होते मी पण. तू आली का गावावरून?

अगं माझं गाव कोल्हापूर, मी तिकडची ये ना. ये ना कधीतरी माझ्यासोबत फिरायला, कोल्हापूरला. अगं मी भरपूर ऐकलंय त्या कोल्हापूरविषयी माहितीये का? बरंच काही काही ऐकलंय, म्हणजे माझा भाऊ आहे ना तो पैलवान आहे अगं खूपच तू आलीस ना तू आली ना आमच्या गावाला तर परत येशील येणारच नाहीस तू पुण्याला माहिती का? इतकं भारी वाटतं कोल्हापूरमध्ये तिकडची शेती, तिकडचं वातावरण

तिकडची माणसं जेवण इतकं भारी आहे ना, खूप मला येऊशी पण नाही वाटत माहिती का पुण्याला?

तिकडची भाषा जरा वेगळी आहे ना गं स्नेहा

बघ ना ते काय मुली पण असं हां थोडंसं सूर लावतात. हां आणि मुली पण मुलांसारखं बोलतात. बघ बघ माझ्याकडं हॉस्टेलला ना एक फ्रेंड होती. तशीच होती माहिती का ती मुलांसारखं बोलायची.

मी करतो हां म्हणजे

हां म्हणजे मला काही एवढं माहिती नाही मी दोन तीन वेळेस आलेलीये कोल्हापूरला. माझा भाऊ कसं तालमीत असतो ना तिथं शाहू तालीम आहे ना बघ.

ये ना माझ्यासोबत ये ना फिरायला जाऊ आपण तिकडे. हां त्यांच्यातिथे आहे ना तर हुं हो न तू म्हणजे काय असं विशेष? तुला ना तांबडा पांढरा रस्सा माहिती असेल ना अरे माझं नॉनव्हेज खूप फेव्हरेट आहे. मला काही नाही दिलं तरी चालेल पण मला नॉनव्हेज मात्र पाहिजे बाबा मला नॉनव्हेज खूप आवडतं माहिती आहे का? अरे तू ये ना तिकडे ये एकदा तुला तांबडा पांढरा रस्सा खायला घालते मी. तू बोटच चाटत राहशील इतका छान आणि टेस्टी असतो.

तिकडे फक्त तांबडा पांढरा च खातो.

अरे मला फोन करायचं ना मी तुला सांगितलं असतं.

अरे एवढं लक्षातच नाही आलं मला की तुला फोन करून नाही का असं विचारावं आणि असं म्हणजे आम्ही असं जस्ट रोडनी चालत चालत चालत वगैरे बघत होतो.

ज्योतिबाचं मंदिर खूप आहे. आणि तिथे दर्शन वगैरे करायला इतकी लाईन असते ना खूप आणि लांबून लांबून लोकं येतात. अगं आम्ही आलो ना केवढी गर्दी असते गं त्या मंदिरामध्ये? त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये

अगं मला तर डायरेक्ट दर्शन भेटतं, माझे बाबा आधी तिथे काम करायचे ना त्याच्यामुळे.

जसं साडी कसलं भारी वाटतंय ना गं त्यांचं ते एक असं

छान ज्वेलरी असं

हां तू तिथे घ्यायला जरी गेलीस ना तरी तुला महाग नाही भेटणार

हे तुला खूप जास्त रेट महाग भेटणार असे

नाही नाही बरं का मी ना

तिथे प्रत्येक गोष्ट कोल्हापूरमध्ये.

परत अजून ते एक मुव्हीचं शूट झालेलं बघ तिथं ते च्या पलीकडं नाही का गं ते मोठं वॉच आहे ते काय गं काय आहे ते म्हणजे नाही का खूप मोठं असं घड्याळ आहे बघ ते अ त्याला हे बोलतात हां हां ते ह्याला काय म्हणतात त्याला माहिती का?

हां तलावाच्या पलीकडं पण एक तिथं ते झालेले बघ ते मुव्हीचं शूट मला ते पण आठवलं म्हणजे मला काय एवढं माहित नाही मी तिकडची नाहीये त्याच्यामुळंच. महाराजांचं वगैरे.

अ शाहू महाराजांचं वाडा पण ये शाहू पॅलेस हां ते शाहू पॅलेस वगैरे अ हां आमची ट्रिप ना मी नाईन्थमध्ये होते ना प्रवरानगरला तेंव्हा मला अ म्हणजे आम्हाला आमची ट्रिप तिकडे गेली होती. शाहू पॅलेसला मला तेंव्हा

त्याच्याखाली आतमध्ये ये ना शाहू महाराजांचं एक असं गुहा आहे.

ते असे तिथं त्यांनी ठेवलेत बघण्यासाठी लोकांना पर्यटकांना.

पाणी नसतं ना धरणात तेंव्हाचे आप बघू शकतो आपण दुसऱ्या गावातून जाऊन

नाहीतर नाही बघता येत. नाहीतर दिसतच नाही आपल्याला

ते खूप लांब पडतंय ना गं कोल्हापूर, त्याच्यामुळं आमचं गाव कुठं इंदापूर बारामती तिकडे काय नाही अगं पाणी वगैरे भरपूर आहे तिकडं शेती वगैरे बघायला खूप आहे एकदम भारी बरं का शेती ऊस बीस कसलं तुला माहित असेल रानटी टाईप तसलं. ते भरपूर आहे तिकडे पण असलं काही पर्यटन स्थळ वगैरे काही नाही अगं. आमच्याकडे पण ऊस वगैरे खूप ये. आमच्याकडे बघण्यासारखे खूप ये आणि पूर्ण शिवाजी महाराजांचं ये शाहू महाराजांचं सगळ्या गोष्टी त्यांच्या बघण्यासारख्या आहेत.

तू पन्हाळा गड वगैरे पण गेली असशील ना का नाही गेली अजून कधी.

नाही माझं ते कोल्हापूर

माझं काय एवढं जास्त तिकडं मी फक्त पुणं

पुण्यामध्ये तर आपल्याला जास्त करून पुण्यामध्ये आपल्याला जास्त करून तुळशीबाग अ हे शनिवार वाडा कसबा पेठ वगैरे हेच जास्त ये.

अ हो मी कॉलेजला होते ना आमचा ग्रुप एकदम भारी होता गं असं म्हणजे कुठलंच संडे असं नाही की आम्ही कुठं बाहेर फिरायला नाही गेलो. कुठं काय गेलो नाही. म्हणजे नाही का एवढं छान छान ठिकाणी आम्ही सगळं फिरून मनसोक्तपणे फिरून घेतलए पण आता

जे ते काहींचे लग्न झाले काहीजण जॉब करत त्याच्यामुळं

आणि सगळेजण हो सगळेजण जॉब करतायेत त्याच्यामुळे. कुठे जाता पण येत नाही आणि काहीच नाही.

आणि आपण पण आता बीजीच आहोत ना त्याच्यामुळे कुठं जाता पण येत नाही आपल्याला

पण आपण नक्की एक दिवस जाऊ फिरायला तू, मी वैष्णवी

नाही नाही गं वृषा

वृषाली वृषाली मॅडम येत ते नाव आहे त्यांचं

आणि म माझ्या लक्षात नाही राहील मला त्या सायली मॅडम फक्त म्हणजे अ छान आपल्या म्हणजे नाही का ऐज अ स्टुडन्ट असल्यासारखं आपल्याशी बोलून स्टुडन्ट सारखं बोलतात.

हां माझं कसं माझं जास्त टाइम नाही लागत असं कोणाशी म्हणजे नाही का ओळख वगैरे करायला मी पटकन बोलून बोलून जाते आणि पटकन म्हणजे नाही का असं अ हे

मध्ये म्हणजे आमच्याइकडे कोल्हापूरमध्ये जर तू कपडेपण घेतलेस ना तर इतके स्वस्त मिळतात. जशी तुला हवेत ना तशे आमच्या ईकडे गांधीनगर खूप फेमस ये.

गांधीनगरला तू कुठेही जा तुला कपडे किंवा ज्वेलरी कितीही म्हणजे इतकं स्वस्त भेटतं ना तिथे

असं सेल सारखं देतात ते लोक

खूप स्वस्त मी तिकडूनच जास्त अगं मध्यंतरी माझे मम्मी पप्पा आले होते न

मध्यंतरी माझे मम्मी पप्पा आले होते ना त्यावेळेस माझ्या मम्मीला असं मोस्टली असं साडीमध्ये असं ग्रीन कलर वगैरे आवडतो ना तिने ग्रीन कलरची साडी एवढी सुंदर आणलेली ये ना अरे मग तू नाही नाही जर तुला तुझ्या मम्मीला वगैरे साडी घ्यायची असेल ना

तर महालक्ष्मी मंदिर ये ना तिथे ना ज्या महालक्ष्मी

घातलेल्या सद्य असतात ना त्यासुद्धा विकायला ठेवतात.

त्या पण घेतल्यास ना तर त्यासुद्धा खूप सुंदर असतात. आणि त्या सगळ्या ये ना मोठ्या बालाजीवरून त्या महालक्ष्मीला आलेल्या असतात ना, म त्या साड्या त्यांच्या साईडला एक दुकान ये तिथे विकायला ठेवतात ते कमी रेटमध्ये

त्या पण सद्य खूप छान असतात आम्ही घेतो दरवेळेस तिथून.

अरे मला एवढं माहित नाही गं म्हणजे नाही का असं आता मी तुझ्याशी बोलती तर नाही तुला मी सांगतीये जरी घ्यायचं म्हण्टलंस ना, तुला तर तू तिकडे जाऊन घेऊ शकतेस

मग आखतेस संडेचं प्लॅनींग.

आता काही चिकन वगैरे तेच चालू आहे सध्या तुझं आज संडे म्हंटल्या नंतर नाही का चिकन, तुला मटण आवडतं का?

मी कोल्हापूरची आहे त्याच्यामुळं मी सगळंच खाते.

तू एक दिवस आमच्याकडं ये मटण वगैरे खायला आमच्याकडं भरपूर आहे. बरं तुला असं म्हणजे असं म्हणजे जास्त आवडतं ना त्याच्यामुळं सांगते. खूप असतं आमच्याकडं छान मस्त मनसोक्तपणे खायला भेटतं. हां का म्हणजे तुमच्याघरी सारखं आणतात का तुम्ही? सतत असतं अगं आमच्याकडं सतत असतं. दिवसा आठवड्यातून आठवड्यातून तीनचार दिवस तर आमच्याकडं नोंव्हेजच असतं. व्हेजचं प्रमाण खूप जास्त कमी आहे आमच्याकडं.

तू आपण ये ना सगळेजण वैष्णवी वगैरे तू, मी वगैरे येत ना एकदा खूप लांबच

प्लॅन करू आपण काय करू पुण्यामधून एकत्र भेटू सगळेजणं पुण्यामध्ये मी गावावरून येते

म आपण कोल्हापूरमध्ये सगळे फिरायला जाऊ जे

महाराजांचे किल्ले किंवा महालक्ष्मी मंदिर

तिथे फिरून झालं की आपण ये ना गोव्याला, कोकण तीकडेपण जाऊ. कोकणामध्ये पण खूप छान ये ना

गणपती पुळे वगैरे, गोव्यामध्ये हां मी गेलेली ये एकदा गोव्याला

हां मी गेलेली ये एकदा गोव्याला म्हणजे अ अ म्हणजे मी पहिला जॉब करायचे ना तर कंपनी थ्रू आम्हाला जावं लागायचं. तेंव्हा मी गेलेली ये गोव्याला. कारण मी एकदाच गेले होते आत्ता मधी गेले होते मी गोव्याला. माझ्या काकू आहेत ना इथे त्यांचं गाव कोकण ये

त्यांच्या गावावरून शेजारीच आहे अगं गोवा. आता आपण इथून जसं मी कुठं राहते मी राहते आता मी इथून किती जवळ आहे इथून

तेवढंच अंतर आहे अगं त्यांच्या कोकणामध्ये गोव्यात आणि मला असं वाटलंच नाही की इतकं जवळ गोवा असेल माहिती का?

फॅमिली ट्रिप गेली होती तेंव्हा आम्ही गणपती पुळे वगैरे तिकडे गेलेलो. गोवाला नव्हतो गेलेलो मी गोव्याला जस्ट असं कंपनीच्या कामासाठीच गेलेले बाकी नाही जास्त मी पण फॅमिली सोबतच गेले गणपती पुळे. छान आहे तिकडे पण खूप मस्त

आणि शांतात तर इतकं वाटते ना बीच वरती गेल्यावरती

पण गोव्याला ये ना खरं सांगते इतकं महाग ये ना काहीही घेशील ना तू खूप महाग आहे. हां नं म्हणजे मी काय शॉपिंग वगैरे नाही केले गोव्याला

मी करायला गेले होते पण ते त्यांचे रेट वगैरे बघून म्हणलं जाऊदे तिकडे कपडे पण खूप महाग भेटतात घ्यायला गेलं तर म्हणजे माझे मम्मी पप्पा गेले होते ना दोघेच त्यांच्या ऍनिव्हर्सरीला

तर म्हणून त्यांनी म्हणजे मला ड्रेस वगैरे आणले होते पण मी काय एवढं काय विचारलं नाही आणले मला काय एवढं माहित नाहीये

काय गं खूप महाग आहे आणि तिकडे चर्च वगैरे पण खूप छान आहे बघायला.

छान ये बघायला. नवीन चर्च पण झाले आणि ओल्ड पण येत

मी चर्चमध्ये कधीच गेले नाही हं. कधीच नाही आणि मला बघितलंच नाही

ते दर्गा वगैरे आहे मी तिकडं पण नाही गेलेले.

अरे वेडी एस का तू? आमच्याकडं केवढं तुला भीमा नदी माहितीये ना ती आहे आमच्यागावमध्ये आमच्या शेतामध्ये ते मासे पकडणारे लोक असतात ना ते आमच्याच शेतामध्ये राहतात. आणि ते फ्रेश फ्रेश असे मासे ना सगळे आणून असे तू ते कसलं मूवी मध्ये बघत असशील बघ गोव्याच्या साईडला वगैरे कसं असं दाखवतात नाही का अ मासे वगैरे विकायला ठेवलेले असतात त्यांचे

मच्छि मार्केट वगैरे कसं असतं? तसंच ते आमच्या इकडे माहितीये का? सकाळी सकाळी आणि छान मस्त जाऊन आमच्या शेतामध्ये ते लोक खूप अशा चांगले ओळखीचे झालेत ना गं मग ते तसले माश्यांचे वगैरे सांगतात तुला माहिती का? असं असं बनवायचं. मग ते साफ वगैरे सगळं करून व्यवस्थित छान देतात. माहितीये का माश्याचे खूप असते

आणणार होतो पण चिकन आणलं कारण की

अय मला खूप छान मासे येतात करायला तू एकदा माझ्या रूमला ये आपण छान मस्त मासे करू.

हो येते ना गावावरून आले की येते नक्की येते भेटूत आपण अ हो आणि छान मस्त नाही का आमच्याकडं भरपूर माझी मम्मी खूप सुंदर मासे बनवते माहिती ये का? म्हणजे आमच्याकडे नॉनव्हेज म्हणजे कसं अ अ कोल्हापूरला मी असं ऐकलेलंये की असं झणझणीत एकदम तिखट असं नॉनव्हेज तासाला प्रकार असतो ना.

कोल्हापूरला खूप तिखट खातात पण आम्ही नाही खात जास्त तिखट हां

अरे बास बास मी तर तोंडाला पाणी सुटलं आता मी नेक्स्ट टाईम जेंव्हा येईल ना तेंव्हा तुझ्याकडेच येईल मासे खायला आता.

नक्कीच ये

हां का मग आपण करू ना तुझ्या रूम वरती पार्टी हो नक्की नक्की ये तू आपण हो चालेल ना आपण छान मस्त चार पाच जणी येऊ आपण प्रांजलला नाही प्रांजल नॉनव्हेज नाही खात अगं पण.

अ नाही खात ती नॉनव्हेज अगं का काय माहिती मला नाही मी काय एवढं काय विचारलं तर ज्याचा त्याचा प्रश्न असतो नॉनव्हेज कुणी खायचं कुणी नाही खायचं काहींना नाही आवडत आता त्या भागवतगीतेमध्ये नाही का दिलेलं नॉनव्हेज नाही खायचं असं दुसऱ्यांना मारून स्वतः खायचं नाही तर तिने ऐकलं वैगेरे असेल त्यात त्याच्यामुळे